& हॅलो ping आता यात्रा आहे ना.. हो सात तारखेला यात्रा आहे ना बेलवलीची..

सात तारखेला आहे म्हणते डिसेंबर महिन्यात

हो म्हणती असं सात दिवसांची राह्यते असं.. मला वाटते दोन तारखेपासून नऊ तारखेपर्यंत आहे..

सात...सात तारखेच्या संध्याकाळी हनुमाम .... तो बालहनुमान आहे ना....

तो रात्री पूर्ण गावात घुमवते तो रथ

सात तारख्येल्ये...आणि मंग त्याच्याबाद आठ तारख्येल्ये जागेवरचं उभ्ये राह्यते तवा गर्दी कमी राह्यते

रातच्याल्ये रात्रभर घुमते..

ज्यायल्ये तिसऱ्या दिवशी जायल्ये तकलिफ होत्ये ना त्ये लोकं पहिल्या दिवशी रात्री गावातले लोकं is not clear जे राहात नाहीत..

आणि त्याच्या बाद आठ तारख्येल्ये दुसऱ्या दिवशी समजा Cough

जागेवर दर्शन करु पाह्ये ते ना... is not clear हो काय...नाही म्हणजे यात्रेकरूंची गर्दी कमी राह्यत्ये...बा म्हटलं..तिसऱ्यादिवशी.... Sound overlapping मंग तिसऱ्या दिवशी तर बाप्पा पाय ठेवाल्ये जागा नसते...करोडो नी लोकं राह्यत्ये...काय राह्यत्ये ping गेल होती बा तिकडे...एक वर्ष गेली होती... ह्यावर्ष आहे यात्रा चालशिल का

जाऊ नं...काय गरदी राह्यत्ये पण गर्दीच...तिथं सामान सुमान लई भेटते...... होय तिथं दुकान राह्यत्ये ना खेळ, भांडुले हे ते...तू काय घेशील तिथुन यात्रे तुन

ते फर्निचरचे म्हणजे ते सोफा वगैरे काही तरी भेटते म्हणते ना..

खेळ्य भाड्युल्ये नाई...हे आपले घरातले सोफा, नाहीतर खुर्च्या असे चांगले चांगले घरातेल...वस्तू मिळते म्हणते ना.... पण गर्दीच किती राह्यते....पाय ठेवायले जागा नाही राह्यते.......... हो ती प्रसिध्द आहे नं ती...बेलवलीची यात्रा म्हटलं म्हणजे एवढी प्रसिध्द आहे...

दरवर्षी मया सोबत्या घरी जेवाय जातो ना..

हो..त्या गावाची परंपराचं हाय्ये वाटयं. तशी......कोणाचेही घरी जा ते जोवणं केल्याशिवायं येऊचं नाही देत.. त्ये लोकं...आपापपली सोय is not clear प्रत्येकाच्या घरी पाहुणे येत्येगो...सगळोना आपपापल्या सोय करुन ठेवते...जेवणं ...खावणं पाहुण्यांची मुक्काम......कोणाकोणाच्या घरी यात्रेत Sound not clear पाहुणे राह्यत्ये आता ह्यो कसं म्हटलं तर वर्षभरात्न एकदा यात्रा येत्यो....ती ही एवढी प्रसिद्ध यात्रा आहे तिथे मल्ये समजला का तिथे विमानाने फुलं बिलं टाक्यत्ये बा विमान नव्ह हेलिकॉप्टर होया ना... ते द्रोण कॅमेरा असे घुमत राहिल्ये...पूर्ण लक्ष ठेवतं राहिल्ये

म्हणं....हेलिकाप्टर येती नी पाच सहा वाजता नं....त्ये फुलं टाकते....वरतून

पाच वाजता लाइव्ह होत्ये...

हा... is not clear वरून फेकते अशी ...सडा फेकल्यासारखा...

is not clear नी तिथे कुस्त्या बी भरते..यात्रेत...

कुस्त्या बी भरते..पैलवान लोकं राहाते त्याच्यावर...

बाप्पा ...लई मजा येत्ये.. यात्रा is not clear बेलवलीचा यात्रा म्हटल म्हणजे... हो बाल हनुमान आहे ना...जुन्या काळातली परंपरा आहे ती Sound Overlapping दोनशे वर्ष झाले असतील..त्या यात्रेल्ये

पूर्ण गाडीचा ब्लॉक राहात्या....त्या गावापासून गाड्या तिकडूनचं पलटती इकडून तिकडे पलटती

लोकं हरबता...लहान लेकरं .पाहावं लागतं ना त्या यात्रेत..

चोरटे लोक बी लयं राह्यत्ये......

बाप्पा....पाकीटमार राहात नाही का पाकीट मार.. ping सोन्याची माळी चोरती...यात्रा म्हटलं का झालं.....आकाशपाळणी पाह्यल्य का नाही तिथं.. आकाशपाळणा तर मल्ये लई आवडते... Over lapping

is not clear मी जाईलटं आता यात्रेल्ये... सांग तर..मी बी येईल हा...